हं मला ना तुमच्याशी थोडं ना अअ जेवणाबद्दल असं एकदा माहिती पाहिजे.

तर तुम्ही मला थोडीफार माहिती देऊ शकता का जेवणाबद्दलची काही?

म्हणजे आता आजकाल आपलं कस चाललंय आता जेवण कस आपल्याला जेवण कस लागत म्हणजे पौष्टिक आहार पाहिजे. तर आजकालचे लोक कसं म्हणजे पिझ्झा, बर्गर वगैरे म्हणजे आय म्हणजे हे सगळे जंक फूड्स झाले.

तर तुमचं कसं म्हणणंये कि म्हणजे मानस आपण कसं जेवण आहार केला पाहिजे कसं म्हणजे आपल्या जीवनात जेवणाचा आहार ठेवला पाहिजे.

बघा कसंये ना अ मी एक गृहिणी असल्यामुळे मी असं सजेस्ट करेल कि घरच जेवण जे असेल ते सगळ्यात चा पौष्टिक आहार असतो. लहान मुलांसाठी असो किंवा यंगस्टरसाठी असो किंवा घरामध्ये असणाऱ्या वृद्ध माणसानंसाठी

मोड आलेले धान्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत चपाती, भाकरी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या आहार मध्ये असंन खूप गरजेचं आहेव जेणे करून आपल्याला ओरिजनल पौष्टिकता आणि ओरिजनल त्याचे तत्त्व मिळतात.

फास्टफूड खाल्याने कसं त्रास एकतर ते आपल्याला कळत नाही.

ऍक्चूअली फास्टफूड म्हणजे ना स्लो पॉइजन आहे. त्यामुळे आपल्या शरीराला बऱ्याच साऱ्या हानिकारक गोष्टी घडू शकतात.

आपण जेवणात आपल्या सकस आहार ठेवावा म्हणजे डाळ, भात, पोळी, भाजी असं पापड, लोणचं असं सकस आहार घेतला पाहिजे असं तुम्ही एकंदरीत सांगताय.

अनिक तुमच याच्यावर काय म्हणन आहे म्हणजे काही काही माणस असतात

ती जेवण करताना येत ना असं पलंगावर बसतात परत ते टीव्ही च्या समोर घेऊन म्हणजे असं जेवण घेऊन बसतात, बेडवर बसतात असं पलंगावर वगैरे. खुर्चीवर बसतात तर तुम्हाला वाटत का ते बरोबर जेवण? म्हणजे आत आत्ताच्या काळानुसार म्हणजे भारतमध्ये अनेक प्रथा अश्या आहेत

बरोबर या मध्ये एक प्रथा म्हणजे जमिनीवर बसून जेवण करणे. बरोबर

पद्धती आहेत यांच्यामध्ये असं शिकवलं जात कि आपण जमिनीवरती बसून ताटामध्ये व्यवस्थित जेवण घेऊन नंतर जेवण करावं. त्याच्या पाठीमागे देखील एक अअ शास्त्रीय रिजन पण आहे कि आपण जेव्हा मांडीघालून बसतो तेव्हा आपल्या जेवणाचं पचन जे आहे ते व्यवस्थित रित्या होण्यासाठी आपलं शरीर सक्रिय असत. आपण चेयर वरती बसतो, टेबल वरती बसतो किंवा उभ्याने जेवतो तेव्हा आपल्या शरीरात जे अन्न जात

हो म्हणजे तुम्हाला असं बोलायचंय का जरका आपण जमिनीवर बसून जेवलो तर आपला मेंदू शांत राहतो. परत आपण जेवताना म्हणजे जेवण करताना म्हणजे जेवणावर लक्ष केंद्रित करून आपण जेऊ शकतो. जे आपण डायनिंग टेबलवर म्हणजे बसून किंवा आपण बेडवर बसून असं म्हणजे को आपलं होऊ नाही शकत.

आन जे जेवण तुम्ही जमिनीवरती बसून व्यवस्थित रित्या जे काही जेवता ते व्यवस्थित आपल्या शरीरासाठी पचन होत. दुसरी गोष्ट म्हणजे जेवताना केव्हाही मोबाइल, टीव्ही ह्या सगळ्या गोष्टी पाहू नाही. ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत बरोबर.

ह्या गोष्टी, ह्या गोष्टी सगळ्या टाळल्या पाहिजेत. आताच्या काळामध्ये लहान मुलांना पण एक पेरेंट्स ए ना हि सवय लावता कि जेवत नाहीये तर मोबाइल दाखवायचा आणि त्यांना जेवायला घालायचं अक्चूअली पद्धत आहे. मी याच्या अपोस आहे.

त्यामुळे मूळ मुलांचा एकतर अ अ त्यांच्या डोळ्यांना इफेक्ट होतो. तुम्हाला देखील माहितीये मोबाइल मुळे मोबाइलचे जे अअ किरण निघतात त्याने त्रास होतो आणि लहान मुलांचे डोळे अतिशय नाजूक असतात. म्हणजे हम्म त्यामुळे त्यांना मोबाइलला जेवताना दाखवणं हा खूप मोठी चुकीची गोष्ट आहे ती करूच नाही माणसाने. हो हो बरोबर बोलताय तुम्ही आणि एक अ अ ते असं आपण मांसाहारी खातो जेवण त्याच्या बद्द्ल क काय म्हणजे ते आपण ग्रहण क कारण चांगला आहे कि नाय.

मांसाहार, मांसाहार कसा असतो कि प्रत्येकालाच सवय असेल असं नसत कारण कि धर्मानुसार काही लोक ते खातात काहीजण आपापल्या धर्मानुसार नाही. अक्टचुअली मांसाहार कारण सुद्धा शरीरासाठी भरपूर गरजेचं आहे.

कारण त्यांच्यामधून तुम्हाला कॅलशियम वगैरे मिळत. बरेच सारे मांस अ अ मच्छी वगैरे आहे, फिश आहे त्यामधून तुम्हाला आयर्न मिळत, ऑइल मिळत आपल्या शरीरासाठी लागणार. म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणणं आहे कि आपण मांसाहारी जेवणपण जेवलं पाहिजे.

मांसाहार करन आ आ अच्छा मांसाहार कारण आपल्या रोजच्या जेवणामध्ये मांसाहार कारण खूप गरजेचं आहे. रोजच्या जेवणामध्ये मांसाहार कारण खूप गरजेचं आहे कारण काही लोक जसे ब्राह्मण वगैरे आहेत त्यांच्या शास्रामध्ये ते लोक असं मानतात कि ठीके अअ जोत्स्ना मॅडम, ठीके ठीके अअ मी ठेवते थँक यू तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं.